खूप लांब आहे त्या ट्युशन क्लास मध्ये--

आहे त्यामधी मला एक पार्लेजी चा बिसकुट दिसतो आहे.

आणि इथ कचऱ्याची खदाण आहे आणि त्या कचरा खूप खु --

मंडप दिसतो आहे आणि त्यामदी--

वरती फोटो मदि मला एक पाण्याचा पोंड दिसतो आहे.

तो कुछ मागत आहे आणि त्या चर्च --

साईबाबाची आहे आणि त्या साईबाबाची मूर्ती समोर--

वरती फोटोमधी मला बस स्टेशन दिसतो आहे.

वरती फोटोमध्ये मला लोरा केव्स दिसतो आहे त्या लोरा केव्स --

एक बोट दिसतो आहे आणि तीन चार आदमी--

वरती फोटो मध्ये मला टेबला दिसतो आहे त्या आहे.